व दुसर्‍या मज़ल्यावर काही म लोकं उभं राहिलेले दिसत आहे व खालीही प्रवेशद्वारा ज़वळ --

डोंगराच्या कडेला एक व्यक्ती एका पायावर उभा राहिलेला दिसत आहे. ज्यानी चष्मा घातलेला दिसत आहे.

लाल रंगाच्या फुग्यांची सुंदर अशी सजावट केलेली दिसत आहे वरती छतालाही लाल रंगाचे फुगे लावलेले असून जिरमळा लटकवलेल्या दिसत आहेत.

खाली ए_टी_एम हे दिसत आहे उजव्या बाजूला मॅथेमेटिक क्लासेस दिसत आहेत.

त्या मध्ये एका व्यक्तीच्या गळ्या मध्ये जिसेसच क्रॉस दिसत आहे त्यांच्या बाजूला एक महिला--

व काही खरेदी करत उभे राहिलेले दिसत आहे व त्याकडे बघत आहे.

वेगवेगळ्या रंगांची फुले ठेवलेले असून त्याच्यामध्ये एक पुरुष उभा राहिलेला दिसत आहे व त्यासमोर एक लाल रंगाची खुर्ची ठेवलेली दिसत आहे.

त्यामध्ये सिंह ही दिसत आहे एका बाजूला गणपती बाप्पा दिसत असून दुसर्‍या बाप्पा दुसऱ्या बाजूला कार्तिकेय स्वामीही दिसत आहेत.

रस्त्यावरती बरीचशी वाहतूक जातांना येताना दिसत आहे व दोन काळ्या पांढर्‍या रंगाच्या बस उभ्या राहिलेल्या दिसत असून काही लोक पाई जातांना दिसत आहेत एक इमारतही दिसत आहे.